अं अ न्यूज पेपर रिली अ दर्शविले गेले आहे.

फूड आयटम्स ठेवले गेलेले आहेत आणि तिसऱ्या कप्या मध्ये ही फूड आयटम्स ठेवले गेलेले आहेत.

जिथे खूप सारे जंगली झाडे आहेत तर एक खा खाली फुलांचे झाड आहेत.

आणि ह्यांच्या वरती एक छोटीशी बँक आहे.

अ ब रूम आहे आणि आजूबाजूला खूप सारे गवत आहेत आणि साइडला वॅकिंग ट्रॅक आहे.

आणि वडगाव धरण अस गेट वरती लिहिलेले आहे.

जे क जे हिरव्या कलर चे आणि केशरी रंगाचे आहे.

आणि एक काही दोन लोक त्या ऍडव्हर्टाइसमेन्ट ला बघत आहेत.